टॉप दिसत आहे पुस्तकांची साईडला पुस्तकं आहे ठेवल्या टेबल वरती--

पहिला गेट आहे झाडे वगैरे आहे दोन मजलीचं बिल्डिंग दिसत आहे खिडक्या--

अ साइड ला खुर्ची आहे दोन टेबल आहेत एक जेंट्स बसून आहे त्याच्यासमोर एक कॅमेरा आहे.

सोफा वरती बसून आहे साहे टेबल आहे.

व रेड कलरचे लावले आहेत त्याला हिरवी हिरवी पानं दिसत आहेत दोन्ही साईडचे दरवाजे खुले दिसत आहेत गाडीचे.

अह हिरव्या कलरचा आहे साडी घातलेली आहे बॉक्स चा रेड कलर आहे.

एक घर दिसत आहे घर आतमध्ये जायला एक गेट आहे गेटच्या आधी एक कुत्र दिसत आहे.

हॉल दिसत आहे हॉल मध्ये मुली आहेत मोठ्या मुली छोट्या मुली आहेत.

अ कुणी शुटींग करत आहेत लाईट पण लावलेल्या आहेत ते पण सुरु आहे एक कपाट दिसत आहे कपाटामध्ये सामान ठेवलेलं आ--

अ स्टेशन आहे स्टेशनवरती लोकं दिसत आहेत गेट वरती सुप्री आहे एक मुलगी आहे ती खाली पाहत आहे.

एक हॉल दिसत आहे त्या हॉल मध्ये बॉक्स ठेवलेले आहेत बॉक्स वरती पंखा पंखा ठेवलेला आहे वरती एक बोर्ड लटकवलाय टाटा स्काय चा.

दोन दुकान दिसत आहे तोरकर किराणा जनरल स्टोअर्स नांव लिहिलं आहे.

हे वरती जेन्ट्स लोकं बसलेले आहेत. साईड ला एक झाडं दिसतं आहे. पोल आहे आणि खिडक्या पण दिसतं आहेत.

तलाव दिसत आहे त्याला मध्ये साईडला घरे आहेत साईडला झाडे वगैरे दिसत आहेत नाव आहे बोट करने वाला एक बोटिंग वाला आहे.

गार्डनच्या साईडला एक पोल पण दिसत आहे हिरव्या कलरची झाडे आहेत मोठे वाले.

सिलेंडर वगैरे दिसत आहे दुकानामध्ये अह साईडला खंबा आहे.

बॉटल आहे टेबलवर ठेवलेली काही मुली अभ्यास करत आहेत काही मुली गप्पा मारत आहेत काही कुलर पण दिसत आहे टीसर दिसत आहेत.

बॅग दिसत आहे दुसरी एक ए लेडीज आहे रेड कलरची साडी घातलेली आहे एक लेडीज जवळ एक छोटा बच्चु आहे जेंट्स दिसत आहे.